नसेल नाहीतर अ कुठल्या तरी मॅटलचे --

आणि एक लाल कलरच काहितरी एक अ --

आणि हे विदेशाच अस वाटुन येतय.

देव मागे पण एक डोंगरच पण एक अ द्रुश्य दिसून येते.

पुढ पेंटिंग न केल्यामुळे ते थोड --

थोडे उलंचे असणार थोडे काॅटन चे असणार.

आणि तो अस वाटतोय की स्कूल बस असल्या सारख --

आणि हे अ मोठ बस स्टँड च एक एक फोटो आहे.

हि एक मोठी बिल्डिंगच अ फोटो आहे याच्यामध्ये दोन बिल्डिंग आहे.

अ ब्लू कलरची व्हॅन पण उभी आहे.

हे एक बस आहे ते बस स्टँड वर पार्क केलेल आहे.

ते बसचा रंग तसा --

पुढुन पांढरा आहे आणि मागुन ब्ल्यू कलर आहे.

आणि पादरी त्याना सगळ्याना प्रवचन देतोय.

पाच सहा अ मॅकॅनिक्स उभे आहेत आणि आपल्यामध्ये चर्चा करताहेत.

ह्याच्यामध्ये एक मुलगी बसलेय खुर्चीवर.

हे गोवा एअरपोर्टच फोटो आहे.

हे एक सुपर मार्केट च दृश्य आहे.

गॉगल घालुन बसलेला आहे मागे वेगळे वेगळे त्याच्या --

एक जुन्या काळाचा मोठा एक किल्ला वाटतो.

चारी बाजुनी त्याला कन्ट्रक्शन केलेल आहे.